विकसित करण्याची संधी देतात. तसेच खेळ व्यक्तींना विविध शारीरिक आणि मानसिक कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात. जसे की लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता आणि धोरणात्मक विचार ही कौशल्ये जीवनाच्या इतर क्षेत्रामध्ये लागू केली जाऊ शकतात. जसे की शैक्षणिक आणि कार्य. खेळांमुळे व्यक्तींना नवीन कौशल्य शिकण्याची आणि स्वतःला आव्हान देण्यासाठी व्ययक्तिक वाढ आणि विकासाला चालना देण्याची संधी देखील मिळते. खेळामुळे व्यक्तिमध्ये शिस्त, चिकाटी आणि खेळाडूवृत्ती यांसारखी महत्त्वाची वैशिष्ट्ये विकसित करण्यात मदत होऊ शकते. जिंकणे आणि हारणे, शिकणे आणि धैर्य साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याने लवचिकता आणि आव्हानाकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. खेळ व्यक्तींना निष्पक्षता, प्रामाणिकपणा आणि आदर, नैतिक वर्तन आणि मूल्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्व शिकवू शकतात. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही. तर आपले career करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. खेळ खेळाडूला चांगलं खेळ दाखवण्यासाठी आपली बुद्धी कशी वापरावी हे शिकण्यास मदत करते.

सामील आहे, त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. खेळांमध्ये भाग घेणे केवळ शारीरिक विकासासाठीच नव्हे, तर मानसिक वाढीसाठी देखील महत्त्वाचे आहे. खेळ हे जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे कौशल्य शिकवतात. यात सहभाग आणि प्रयत्न करण्याची महत्त्व देखील शिकवले जाते. खेळामुळे तनाव देखील कमी होतो. रक्ताचा प्रभाव वाढवण्यास प्रवाह वाढवणेस मदत करते. आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते, स्वतःला खेळ किंवा खेळांमध्ये गुंतवून ठेवल्याने आपला आनंदही वाढतो. यासाठी खूप मोठे खेळ खेळावे असे काही नाही. अगदी लहान आणि सोपे खेळ देखील खूप पुढे जाऊ शकतात. cricket, badminton, volleyball, tennis किंवा इतर कोणताही खेळ वेळेनुसार निवडला जाऊ शकतो. olympic आशियाई खेळ आणि इतर विविध कार्यक्रम ही खेळाच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची उदाहरणे आहेत. याच कारणामुळे शिक्षण व्यवस्थेनेही शालेय अभ्यासक्रमात खेळांना योग्य महत्त्व द्यायला सुरवात केली आहे . क्रीडा सुविधा आज खूप विकसित झाले आहेत. अगदी सरकार आणि इतर विविध संस्था त्यांना खेळाचे महत्त्व शिकवणेसाठी जनतेपर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करत आहे. अं काय म्हणते भाऊ

हा न्यूज मुळे तर सर्व काही आपल्याला माहिती मिळते त्यामुळेच काय काय नवीन घटना घडता येत इकडे घडल्या तिकडे घडल्या कुठे घडल्या सगळं आहे तर आपल्याला माहीत राहाते म्हणून चांगला आहे. हा न्यूज पेपर आहे त्याचं अजून अशा टीव्ही वर पण न्यूज येतात ना न्यूज मध्ये तर बहुत काय येतात. न्यूज पेपर वाचतो ना आपण मग संध्याकाळी

न्यूज तर याच्यावर पण भेटतात ना दूरदर्शन रेडिओ वर्तमानपत्रे

कुठ काय तर सगळं आपल्याला मिळते ते ते क्रीडा बद्दल म्हणजे क्रिकेट बद्दल स्पोर्ट बद्दल आपल्या अजून काही हा हा म्हणजे कोण काय केलं काय नाही सगळं काही दिसते. गुगल वर पण खूप आर्टिकल्स आहे . ते पण न्यूज चं आहे. हा त्याच्यात पण अजून बोध काय म्हणजे हे असते जस हार्ड न्यूज सॉफ्ट न्यूज अं त्याच्यात मग बातम्या ओपनिंग ओपनिंग न्यूज व्यवसायाच्या बातम्या

जसा आपला व्यवसाय ज्याच्यातून जसा बिजनेस हे ते या अह याच्या त्याच्या हे राहतात ना न्यूज हार्ड न्यूज मध्ये तर म्हणजे जसं राजकीय घटना नैसर्गिक आपत्या आणि गुन्हेगारी यासारख्या पण महत्त्वाच्या घटना असतात. सॉफ्ट न्यूज मध्ये अं म्हणजे कोणत्या आपल्या गंभीर किंवा महत्त्वाच्या विषयाच्या समाज सुतक जैसी की अह लाकर म्हणून बातम्या सेलिब्रिटी आणि मानवी आ आडवी च्या गोष्टया आशा येतात ना.

ओपनिंग न्यूजमध्ये पण लाख भाषा आणि स्तंभ समश अ अ अशा अशाच अशाच प्रकारच्या राहतात बातम्या तिथे आणि आपला जिथं क्रीडा बातम्या राहतात तिथे स्पोर्ट बद्दल सगळं काही सांगतात म्हणजे ऑन न्यूज क्रिकेट हॉकी न्यूज कबड्डी न्यूज हे यांचा सह यांच्या बद्दल सांगतात ना आणि हवामानाच्या म्हटलं तर म्हणजे वेदर न्यूज हे ते ब्रेकिंग न्यूज वाला पण आहे पेपर विषय होआणि जे आंतरराष्ट्रीय बातम्या म्हणजे तिथं सर्वच म्हणजे सर्व प्रकारच्या म्हणजे देशाबाहेर घडणाऱ्या म्हणजे कुठ व म्हणजे घडणाऱ्या म्हणजे जस पाकिस्तान मध्ये काय घडत आहे चायना मध्ये काय काय सगळं त्याच्यावरून आपल्याला मिळतात ना पेंडिंग मध्ये जे आहे ते पूर्ण

भारत आणि पाकिस्तानचे जे पण चालू आहे ते पण चांगलं सगळंच ते पण सगळं आंतरराष्ट्रीय बातम्यां होत्या सगळं काही भेटतात.

तिथे तर ते ते वालेच राहतेत ना कोणते कोणते अजून नवीन नवीन निघून राहिल्या अजून काय काय होईल जे नवीन नवीन संशोधन करताना सायंटिस्ट ते सगळे त्याच्यातच पहायला मिळतात आपल्याला काय बोल मी न्यूज TV वर जास्त पाहतो पेपर पण वाचतो

हा नवीन अपडेट सगळं काय काय चालू आहे सगळं काय ते दे तसं ते विज्ञान आणि तंत्रज्ञान तिथे तर थोडा तेच बघते मी जसं टेक्नॉलॉजी कोणती कोणती नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार काय येणारं त्याच्यात सगळ येतेना ते बघ ते आपन इलेकशन पण हाय ना नव्वद ला आहे ना इलेकशन हा हा इलेक्शन जस ते इलेक्शन हे ते होतंय इलेक्शन म्हणजे काय काय त्यांच्याबद्दल पण राहतात न्यूज आहे तर थोडी इम्पॉर्टंट च आहे न्यूज आहे तर न्यूज चैनल हे ते हि न्यूज च लावून बसतो मी तेच मेन वाटतंय मला हा हा तर संपूर्ण जगामध्ये सर म्हणजे दिवसभर काय काय चालू आहे काय म्हणजे नवीन काय घडतं ते सगळं त्याच्यामुळेच आपलं कळतं ना दूरचे पण कार्यक्रम बीरेक्रम

आह आदिपुरुष चे पण खूप चालू आहे ना टेंडिंगवर जो तो चांगली आहे म्हणता मूवी हा हा अजून आपला दूरदर्शनवर रेडिओ यासारख्या साधना उपलब्ध आहे ना त्याच्यावरच आपले सगळे पहायला म्हणजे ऐकायलाही मिळतात च न्यूज ते पण आहे दूरदर्शनचा पहिल्याच आपल्या न्यूज साठी हा पण हा तसं वर्तमानपत्र येतच राहतात आता सगळ्या जागी जिथं अह म्हणजे कोणाला दूरदर्शन कुणाकडे दूरदर्शन वगैरे नाही राहणार तर ते वर्तमानपत्रा मधूनच सगळं माहिती कळते त्यांना

राम आणि हनुमान जी

त्यामुळे तर आजच्या आजच्या आजच्या जगामध्ये वर्तमानपत्र ही काळाची काळाची गरज बनली आहे ना त्याच्याशिवाय काही चालतच नाही कोणाला काही माहीतच राहत नाही काय चालू आहे काय नाही

शि लोक तेच बघतात ना सकाळी उठलं का तेच वर्तमानपत्र वाचायचं म्हणजे काय चालू आहे देशात काय नाही

ते जर ते जर नसले तर काय म्हणजे कोणाला काहीच कळणार नाही काय चालू आहे काय नाही

आता जर ते जे कोरोना आहे हा ते त्यांची काय हालत आहे कोणते कोणते नवीन बिमारी येऊन राहिले जे आता कोरोना आला ते तर माहीत झालं त्याच्यामुळे न्यूज मुळे हा

तसंच जे सोशल मीडियावर पण टाकतातच ते न्यूजच्या याच्यातच आपण न्यूज वाले छापतात त्यांची हा हा सकाळी मस्त म्हणजे चहा चहा पीत म्हणजे आपला पेपर वाचत राहतात ना हम्म गद्रे साहेब इथे पोरींना पण तेच पेपरच वाजता दोघं

आता माझ्या वर्तमानपत्र सकाळी सकाळी तेच देते ना आता खबरी लावून हा तेच ते चालू म्हणजे चा चालू नाही करत त्या घडामोडी चालू काय चालू आहे काय नाही सगळे याच्यातून कळतात आपल्याला जगभरातील सर्व काही गोष्टी त्यातूनच कळतात कोणता कोणता म्हणजे कोणत्या पण कोणत्या पण कोपऱ्यात काय चालू आहे काय नाही सगळं तिथूनच माहीत होतं आपल्याला कुठे कोण असेल काही पण तर त्याच्यामुळे तर विकास होतोय ना आता म्हणजे सगळं काही माहीत होतं जसं अह आता कुठे कुठे जर थोडा नवीन जर आली टेक्नॉलॉजी तेव्हा इकडे जर न्यूज वर येते ना तेच बघून मग इकडे करतात कोणी पण तसेच

अह जसे नवीन देतात मग इलाज काय ते पण ते पण तिथूनच माहिती का आपल्याला याच्या वरती हे काय आलं नवीन म्हणजे नवीन नवीन शोध होतायत ते अपघात अपघात केले ते अपघात राष्ट्र राष्ट्र राष्ट्राच्या परस्पर संबंध ते पण म्हणूनच माहिती होतं नवीन नवीन उत्सव त्यांचे पण अह चित्र येतात

त्याचे विचारतील हा आणि म्हणजे कसं चोरी काय झाल्या चोर चोर म्हणजे कशी काय घुमतात काय ते सगळं काय त्याच्या वरूनच माहिती होतं ना चोरीचा हे ते कसे काय चोरी करतात चोर तर गणपती बिनपतीत सगळ्यांचेच लावते ते आणि अजून आणि तर पण ते तर मनोरंजन बद्दल पण राहतात तर

मनोरंजन पण कर ना थोडं थोडं हा ते पण थोडं अह तसं तर ते ते चांगलं आहे म्हणा त्याच्यावरून सगळं काही मधले शंभर हा अह अजून तर TV वर पण येतच राहतात सगळ्या बातम्या पण त्याच्याने समजून घेतात आता क्रिकेट वगैरे तर पाहायला मिळतात पण

क्रिकेटच काय चालू आहे काय नाही कोण कोण बदलणार आहे कोण कसं काय सगळं त्याच्या वरूनच सांगतात क्रिकेट बद्दल हॉलीवुड बद्दल सगळ्या बद्दलच

हो ते सगळं तिथूनच माहिती येणारच अजून देशाबाहेर देशाबाहेर कसं काय चालू आहे मोदीचं कसं काय चालू आहे काय काय चालू आहे सगळं तिथूनच कळत आपल्याला काय चाललंय ते पण त्यांची पण खूप हा अह बातम्या तर म्हणजे जगातील सगळं काही साहित्य कला म्हणजे म्हणजे कसं काय कुठं कुठं कोणती कोणती कला चालू आहे नवनवीन निर्माण पण सगळं तिथूनच चालतय महत्त्वाचे साधन काय आहे सगळ्या ते आपल्याला त्याच्यावर कळतं बातम्यांमधून च सगळं सगळं समष्ट पण असेल त्याच्यातच जगभरातील सर्व साहित्य प्रमाणे

हा कधी नाटक राहते निबंध राहते निबंध पण त्याच्यातच लिहून येतात तेच आता बुद्धीला पण चांगलं थोडसं म्हणजे चांगलं हे ते विकासच जे अह आपलं रोज रोज वाचण्याची सवय पण लागते

मध्ये पण येते ती गेम पण राहते ना बॉक्स वाला गेम कोणता गेम असते ते अं हा तिथे कोणीतरी राहतं हा कोरडे कोरडे म्हणून कोरडे ते पण राहता त्याच्यामुळे पण थोड थोडं बोरिंग वाटलं ते पण खेळू शकतो ना आपण तिथे एकदा

काही फ्रॉड च पण राहते कोणी फ्रॉड तर

जर्नालिस्ट वर राहतं सगळ छापणं बीपन्न नाही का पेपर चांगलंच आहे चांगल्या जर्नालिस्ट लोकमत वाले चांगले छापतात ना पेपर हा सगळ तिथूनच कळतं आपल्याला

हा हा पण कुठं म्हणजे कोणी काय लिहिलं आहे हे जसं नवीन नवीन पुस्तक काढतात हे ते दुकानावर ऑफर बीफर आहे ते खाली लिहून देतात खाली ते पण सगळं तिथे डिस्काउंट हे ते सगळं तिथेच लिहितात ना

हा वर्तमानात तर दुर्लक्ष कोणी दुर्लक्ष करू शकतच नाही

त्याचा वापर तर म्हणजे वापरच होणार होता त्याचा हो हो तेच विचार करत होतो मी त्याच्याबद्दलच गोष्टी करायची होती

तू चांगले आता आलो न्यूज आहे तर चांगलंच आहे लहानपणी चांगलं नाही वाटत वाचायला आता मोठे वाटच लागते ना वाटच सवय पण थोडी चांगलीच होते ना अह वाचायची

हा शांतता पण नष्ट होते म्हणजे थोडं शांत राहतो तिथे मस्त वाचता वाचताच मधनं टाइम पण लागते टाईमपास पण होते सकाळी सकाळी हो टाईमपास पण होते सकाळी सकाळी

हो सगळं ठीक आहे काय म्हणते तुझी हालचाल पढाई चालू होते मराठी मराठी

हो तेच तर आपल्या ह्याच्यात तर आपलं पेपर मध्ये तर आपला कविता वगैरे ते हे येते ना कविता कथा त्याच पण थोडं मनोरंजनच आहे त्याच्याबद्दल हा हो ठीक आहे मग चल बाय सगळं ठीक हाय हो हो खांद्यावर घुंगरू चाबूक टाकून गोम्या कोळी झपाझप चालला होता. तिन्ही सांझ झाली म्हणून बिगातीनं नदी गाठायची होती. त्याच्या पाठीमागून मुस्काट वर करीत त्याचा हल्या असा झराझरा चालला होता. इतर कोळ्यांना आपला पाखलीचा रेडा हाणायला लागायचा म्हणून गोम्यां शहाणकुर्त जनावर धण्यामाग सावली सारखं यायचं गोम्यान हल्याला कधीच जावं बांधलं नव्हतं. दोघांचेही आयुष्य पखाल ओढता ओढता पाण्याच्या ओठ्यावर गेलं. तीच पान त्याच दर्डी तोच पानवट आणि तीच बलुत्यची घरं.

कमरावर वर धरली अं खाली धोतर नव्हतं वैरण आणि लंगोटी हाच त्याचा पोशाख कमळी वर जेव्हा त्याच्या अक्षदा पडल्या तेव्हाच तो धोतर नेसला होता ते त्याचं रखरख्त होऊन असो कशाची कुरकुरीत थंडी असू दे अगर आखाद्याचा बादा बादा गरणारा पाऊस अं बार महीने तेरा काळ गमीच्या खोलीयाचा आणि हल्याचा एकच उद्योग पाखाल भरायचीआणि पानी ओडायच गोंम्यान पाखाळी वरचा डोल उचलला त्याच लखडी तोंड पाण्यात बुडवल डुग डुग आवाज आला एक डोल पाखालीचा डाव्या बाजूला आणि दूसरा उजवी कड कंबर्ड वकवून त्याच डाव उजव सुरू झालं दोन्ही कड पानी ओतल की पाखाल नीट बसून राहायचे दिवस मावती कड अं झुकायला लागला तशी गोंम्यान गडबड केली पोटाची भकाली भरली पाल्यान अंग झाडलं तशी पकड ढेकर दिल्यागत सुट करू लागली चाल र करून गोम्या ओरडला त्याने घुंगराचा चाबूक हवेत वाजवला तसा हाल्या सर्कशीतल्या जनवरासारखा गोम्याच्या गामण अं समस्त हलू लागला अं गावावर काहीही कलामत येऊ दे या दोघांच्या कामात फरक नव्हता नदीकाठचा सरवाट अं बटुक खासडून आता कोपटित मुस्काट घालून ओला वळक खाऊन हाल्या हत्तीगत माजला होता गावात अनेक रेडे होता पन्हाल्यासारखं कोणाला मानवलेलं नाही त्याला अं शेता उत्याचा कटकट नसल्यान जनावर फुगत गेलाय बोलू त्याची घर गाठायची चतकोर चतकोर भाकरी गोळा करायची एखादी आई माई मागून अं ताकमागून घ्यायचं चार भाकरी चुरडायच्या आणि उरलेल गठुड अं पाठीवर मारून घराच्या वाटेला लागायचं ना शेतातली मशागत ना औताची भानगड या विसाव्यानच तो हेल्यासारखा भरलेला गुडगुडीत शरीर चिवडा सारखे गाल बारीक डोळ आणि चंद्र नाक रंग गेल्यासारखाच काढा गोंब्या आणि हल्या गेल्या जन्मी जुळे भाऊ होते व असेल पाहिजे संदेचा वरा सुटला गावच्या आणि केळीच्या अनेक बागा त्यांना वरचिवर बाणी सांडलेलं असं येतं रानाच्या अंगातून गारठा निघायचं नाही तलाठीच्या रानात गोम्यान वर दांगडी कड गावाकडं नजर टाकली लाडोबाच्या डोंगराच्या

गाव पांढरी भोवतीने अं चीवरींच चाट त्यामुळे गावची शोभा आगळी भासायची जांभळीच्या व डोंगरात देवबंद दाट झाडी जे राहील त्यातला लाडोबाचे पत्र्याचे देऊळसुद्धा उठून दिसत होतं मावळतीची किरण देवळावर फाकलेली वरून डोंगराकडून गावाकडून येणारी पांद आता पोतीला बसल्यागत बडबडू लागली गाई म्हशींच्या गळ्यातल्या घंटांनी आणि बांध भरून गेली ताडोबाच्या जरडीवरून अं खाली भ्याभ्या करत शेरड अं शेपट्या उपटीत येत होतं अं खराडे च्या बाजूची जावळ सुद्धा पानवट्याच्या पंडित येऊन मिसळली तसा गोम्याचा हल्या चौकार ला मार कुठे शिंगं करून दुसऱ्या जनावरांवर चित्कारू लागला गोम्या झटक्यानं पुढे आला आणि हल्याचा मुस्कान धरून चालू लागला जाऊन घरी च्या मारुतीच्या देवला देवाला दहा वर्षांमागे अं मुंबई वाल्यांनी वर्गणी काढून बांधलेला अं देवळाच्या भोवतीने चिंतेचा वर होत चिंता पिकून वास सुटलेला वारा वासंत मारुतीची संगत करणारी दहा-बारा माकड इंच इंच चिंचेवरून अं इकडे तिकडे पळत होती गोम्य तिरक्या वाटेनं गावच्या उगवती रोडवरनं वीशिपाशी आला गाव कुसाची अं भिंता जागोजाग घासलेली भिंतीवरील पांढरी माती अं दही बाजूला उजळलेली दगड किसून पडलेली नहावीस आणि तिची कमान तेवढी अजून खणखणीत होती जमीन गाव जुना पुराना आहे त्याची साक्ष सांगतच फळ्या विशीत ना हाताला अं माय जिगर दादू एकीवर बसलेला अं झुरका मारता मारता त्यांनी जुमब्याला हाय दिली वीर्या तंबाखू खाऊन जा

अं गोम्या का अजून काय झालं अं त्या खासदाराचा शिंदोळ्याचे उपोषण अं सुटला म्हणत्यात ते अं म्हणजे त्यात काही कळना काय सांगाव दिसना अं दोन जगातलं तसेच धरणारचं तोरणावर बसेल कुणास ठाऊक बाजाराला गेल्याती मगाशी काय घडलं ते सांगावं गोम्याचा हल्या पवाराच्या वाईला गेला फवारणी कंबर वर हात ठेवून चीच वाट बघत होता दिवस बुडला की

अह घाटीत सोडलेल्या पाण्याची धार अंगणात पडायचे रांजण भरला म्हणजे अं घरभरून झाली अं गोम्या ज्या ओढीन मागू लागला चौतकर चौतकर भाकरी चटणी मी अमली चिमणी भाजी गोळा कुर लाला ताडोबाच्या रानात तीन तार अं शिकारी करतात पाय टाकीत होते पायाखालची वारली का नाही तो जनावरांना वास लागला तर काय करायचं? भरल्या उपाशी टाकीत होत्या अं battery तेव्हा ती गपकन डोळे मिटायची आणि उघडायची दरीतली जनावर पाणथळाकड चारखु अं लागली देव बनाजवळ अं बार्शी तळी होती

इथं आंब्या जांभूळ ची येण्याची दाट झाडी एक किलो गावंड आज बाजूचे रान उजाट झाली आणि देवघरातल्या खोपटाला सुद्धा कुराड लावली तर त्याचा वंश खंड होतो म्हणतात या भीतीनेच झाड आबादानी राहिले पाण्याच्या आशेवर जनावर रात्रीचे वर धाव घ्यायची इथेच शिकारी डाव साजायचे काठावर दबगते पाऊल एकदम काळ्यापाण्यावर नजरेत गोंधळ करू लागले शिकारी वनाला वेढे घालू लागले खेळातल्या बैलांसारखे झाड हलती पान दबकती पावलं उकसणारी काडतूस इतक्यात अं झाड जनावराला वास लागला दनदन पावलं वाजली दुसऱ्या क्षणी तो धूर दोरा सुटला खुरखुर आवाज झाला केला वाघा चित्कारला कडे कपारी बंदुकीचा आवाज घुमला पण जनावरांना नजरबंदी करून हुलकावणी दिली शिकारी चुक चूकले झाडे तून झोपा घेत रानात पडू लागले अं कॉक कॉक करून खोकरू लागले भालारे भाला आला रे पळापळा हरीण तर ते रानडुक्कर दर्या खुर्या भालारे भाला आला रे भाला आला रातची फातची गाडी गेली आणि गाव हबकला अं तेव्हा आतून एकदा ओरडला साऱ्यांसनी अटक झाली हादरली अं धरणाचीच काहीतरी भानगड असणार या मागणीसाठी खासदार शिंगाडे पाटील पंधरा दिवसांसाठी आमरण उपोषणाला बसले होते उपोषणाचे आठ दिवस लोटले आणि इकडे धरण बुडणार अं बुडणार दम लागला धरण होणार म्हणजे गाव बुडणार सात पिढ्यांचा संसार घेऊन कोणत्या वाटेला करायचा शिंगाडे पाटील म्हणजे जुना मुंबई दिल्ली पर्यंत चित्र हल्ली एवढं मात्र खरं

माणसं उगाच ओरडली होय खासदाराच्या उपोषणान काहीतरी घोटाळा केलाय आठवडे बाजारात काहीतरी घडले ही बातमी गावात वनव्यासारखी पसरली पण नेमकं काय घडलंय तेच कळत नव्हतं अं मंडळींना पकडलं असेल सारे बाई माणसं माघारी का राहिले तर आजची मुक्कामाची गाडी येईपर्यंत. कशातच अं लागणार नव्हता काळोबाच्य़ा दारात पंचाय़ती जवळ अं छे सात गाड्नेय़ाने यायचे पण अं आज कोणीच न आल्यानं गावची गाढव धाकधुक करीत होत वाढला एसटीची वाट बघू लागला हातातली उंबराची काठी पायावर मारीत patient झालेला दादू बसलेला तो बसलेल्या जागेवरून बेशुद्ध पडल्यावर बघत होता कधी यायचे असती तर त्याच्या जीवाला दर दांडगा घोरपडलेला धाकटा भाऊ मास्टर बाजारा गेलेला अशा उगाच स्वतःचा जीव धोक्यात घालून गेले दहा वर्ष अं चालू केलेली व काही बी होऊ दे . पण धरण होऊ देणार नाही त्यांची गर्दन आखायची मास्तरांच्या मागं सारी उभी होती कशाला ह्या पिढ्यात पडावं मस्त नोकरी सांभाळून धरण होऊ दे. नाहीतर नको होऊ दे आमची बला येऊ दे जे गावच होईल ते आपलं होईल दादूचा पण हे एकतर हेच म्हणत होता